हा एक जाण्यायेण्याचा रस्ता आहे इथे तीन पोर आहेत जे जॉगिंग करत आहेत वॉक करताएत साइड ने जाण्यायेण्याचा रस्ता आहे खूप सारे लोक आहेत मोकळा ग्राऊंड आहे झाडझुडप आहेत संध्याकाळचा टाईमिंग आहे.

पुतळा आहे ह्याला ऑरेंजच ब्ल्यु कलरमध्ये टॉप घातलेला आहे माघे साड्यावगैरे लावल्या आहेत लाइट्स वगैरे आहेत टेबल्स ठेवलेल्या आहेत जाण्यायेण्याचे रस्ते आहेत खूप सारे लहान लहान पोरांची कपडे आहेत मोठे मोठे ची कपडे--

एक रूम आहे रूम मध्ये व्यायाम चालू आहे तीन पोरी आहेत खाली नेट वगैरे टाकले आहे येलो कलरच ग भीत वगैरे आहे इलेकट्रिक बोर्ड वगैरे आहे.

चेरी वगैरा ठेवलेले आहे ग्लास वगैरा आहे चमच --

एक पार्किंग आहे पार्किंग मध्ये खूप सार्‍या गाड्या वगैरे लावल्यावर आहेत जाण्या-येण्याचा रस्ते आहेत मोटर सायकले वगैरे लावले आहेत मोकळी जागा आहे जाण्या-येण्याची रस्ता आहेत साइडला .

एक ग्राउंड आहे ग्राउंड मध्ये छोट छोट गवत आहे खूप सारे झाड झुडप आहेत आजुबाजू खूप सारे घर आहेत कंपाउंड वगैरे आहे जानेयेण्याचे रस्ते आहेत अह टेबल्स वगैरे आहेत झाड झुडप आहे मोकळी जागा --